त्याच्या मूळ फार प्रॉब्लेम झाला अगं कोरोना मध्ये,

मिस्टरांना पण मला पण आणि सासूबाईंना पण. अरे बापरे मग तुमच्या बरोबर कोण होत मग? अ म्हणजे आम्ही चौघ जण राहतो,

सासूबाईला न मला वायरल इन्फेक्शन झालंत म्हणजे त्याच,

तर मिस्टर ऍडमिट होते दवाखान्या मध्ये आम्ही दोघींना क्वारंटाईन केलं होत आपआपल्या रूम मध्ये. तर ते सासरेच सगळं बाहेरन खायला पेयला सगळं असं आणायचे.

हासगळं प्रॉब्लेमच होता खूप ना माझ्या आई ला पण कोरोना झाला होता अगं, माझ्या आईला नामाझ्या आईच वय जरा जास्तय ना ऐंशी वय ना

तर मग माझ्या आईला इकडं के एम हॉस्पिटल ना,

तिथेच ऍडमिट केलं होत प्रायव्हेट मध्ये अग,

कारण कि ना बाकीच्या कड असं घेत नहुते ना आई ला कळत नहूतं ना काही वय झाल्यामुळे. मग त्याच्यामुळं तिच्याकडं काही लक्षात येत नहुत काय कुठं आपण वैगेरे तर तिला तिथंच ऍडमिट केलं होत आठ पंधरा दिवस ऍडमिट होती आई माझी तिकडं.

आता बर आहे ताई कारण कि बर कव्हर झालं कारण कि कस जुनी मानस असतात ना ती स्ट्रॉंग असतात ना. त्या कव्हर झाल्या हे नशीब म्हणजे ऐंशी वयाच्या असून, त्या त्या त्या त्यातनं कव्हर झाल्या हि खूप मोठी गोष्ट. हो हो कव्हर झाल्या आणि,

ठीकेनिकिता माहितेय का निकिता?

ती सक्खी मोठी बहीण दोन वर्षांनीच मोठी होती तिच्या पेक्षा तिला कोरोना झाला,

साधारण ना पाचवी सहावी ला असेल.

म्हणजे असं नाही का कोरोना मुळे खूप लोकांचं झालंय बापरे.

ते आपलं आपल्या मागे कशे,

कृपा म्हणून ते आपण आपले घर वाचली हाय कि नाही. बरोबर आणि कोरोना मधी कस सगळं बंद होत ना.

नाहीतर सगळी दुकान बंद त्यांचे टाईमिंग ठरलेले. नाही का त्यामुळे आमच्या तर ना बिल्डिंग च्या बाहेर,

जायचंच नाही सगळं सोसायटी मध्ये,

फक्त भाजी आणायला खाली उतरायच, बस आग मग मुलगा माझा खूप कंटाळला, घरात घरात घरात बसून आई आमच्याही सोसायटी मध्ये तर इतकं कडक होत सगळं, कि आम्हला कोरोना जस झालं कळलं का,

तर आमच्या शेजारचे तर घर सोडूनच गेले.

आणि म्हणजे दोनच सोसायट्या आमच्यात ए

ए बी नाही का ए बी अश्या दोन अ आहेत.

मध्ये एका आजींना कोरोना झाला

आज्जी फक्त हिट असतात त्यांचा नवरा वारलेलाय,

तर सोसायटी वाल्यांनी त्यांचं अ म्हणजे नाही का दरवाजा बंदच

कि तुमच्या घरात काही खायला आहे का तुम्हाला काही आणून देयच का. अरे खरंच किती वाईट हा तुम्ही आतमध्ये कश्या काय माईंड फ्रेश करताय,

तुम्ही ठीक आहत का काहीच कोणीच आजींना विचारायला गेलं नाही आता ऑलरेडी आम्हला एक कोरोना होता त्यामुळं आम्ही पण घरातून बाहेर पडूच शकत नहुतो.

त्या घरातच म्हणजे वारल्या तिथं पण कोणाला कळल नाही.

आता पण मी ऐकलंय असं कि.

तर तेव्हा त्या लोकांना कळायला लागलं कि त्या घरामध्ये अश्या एक्सपायर झाल्यात,

मध्ये खूप मोठं मॅटर झालं,

काही कल्पनाच नाही ते कोरोना बद्दल चे नवीन ते निघलेत ना

किटाणू तर ते तिथे असलं म्हणजे अजून वायरल आहे ते.

त्या विषयाने इतकं नको नको केलाय दोन तीन वर्ष मध्ये. माझं लग्न झाल्यांवर सहा महिन्याने तर कोरोना लागला सगळंच घरा मध्ये .

मुलांचं पण किती शिक्षणाचं नुकसान झाल.

ते अक्ख घरूनच करायच कोण अभ्यास करतय?

म काय अभ्यास घरी ऑनलाईन कोण अभ्यास एवढं करतय का? ऑनलाईन सगळ, त्यातही शिकायचं का नाही असं काय ठरवलं आहे का नाही तुम्ही त्याच पुढचं फ्युचर? त्याच आता बघू त्याला काय आता बघ कधी मुलांच कस असत म्हणतो कि मी, अ डॉक्टरच होईल मी पोलीस च होईल, शेवटी कस दहावी बारावी झालं ना तेव्हा मी चांगला अभ्यास, केल्यावर तेव्हा मुलांना कळत कि आपल्याला काय नक्की व्हायचं असत. कधी कधी मुलांना कळत नाही आई वडिलांनी सांगितलं मग मी त्यांना कळत सगळ,

त्यांच्या कलेनी घे फक्त आपल्या नकोच आपलंच नाही थोपायच मुलांना त्यांच्या कलेने'घेतलं ना, कि त्यात ते सक्सेसफुल होतात आणि त्यांना त्यातली आवड पण म्हणजे असतीस, ऑलरेडी खुश पण होतात ते करिअर ते निवडून, नायतर आपण म्हणायच त्याला व्हायचं कायतरी इंजिनीर तर काय करणार? त्याला ना अग स्विमिन्ग खूप आवडत मला किती दिवस झाल म्हणतोय, कि स्वीमिन्ग चा क्लास लावायचा मला,

म त्याच्यामुळे ना ते ऍडजेस्ट होत नाही टाईमिंगच ना,

अग हा उन्हाळा उन्हाळा संपल्यावर लावून टाक ना म.

टाईमिंग वैगरे सगळ ऍडजेस्ट व्हायला पाहिजे ना ग त्याचा क्लास असतो ना ग, काही नाही चोविसातला एक तास तू तुझ्या मुलाला मुलासाठी काढू शकत नाही का स्वीमिन्ग क्लास ला न्यायला आणायला.

त्रास होतो ना खूप म्हणून सो म, जवळ जवळ जवळपास बघ कुठंतरी आता त्याला आहे आवड हेच, वय असत त्यांना आवड जोपासायची त्यांची. पुढं जाऊन परत त्यांच काम धंदे अभ्यास पण सगळंच माग, आहे आतच थोडे दिवस सुट्ट्यांमध्ये लाव त्याला मे च्या सुट्ट्यांमध्ये, अ क्लास पण, आता पहा मे च्या सुट्ट्यांमध्ये लावणारच ये पण तो इतर पण दिवशी म्हणतोय ना ग म तेव्हा जमत नाही ऍडजेस्ट होत नाही ना. मग मी म्हणते कि आता . आता तो तात्पुरता तर गप्प बसलाय पण बघू म काय होतंय वैगरे.

बाकी तू काय करतेस कि नाही म्हणजे का घरमध्येच आपलं? मी आता माझा पार्लर चा कोर्स लावलेलाय.

छान ये तो कोर्स बघू आता तिकडे काय काय शिकवतात वैगरे मी कळेल ना छान छान वैगरे,

हेअर कट करायला परत मेकअप करायला,

आपण कस घरी जरी केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, शॉप वैगरे जरी नाही घेतल तरी चालेल ना,

इन्व्हेस्टमेंट नाही का.

तू केलाय का पार्लर चा कोर्स तुला पण आवडायचं ना ग तू म्हणायची कि या वेळेस मला खूप आवडत. हो माझी आई सुद्धा पार्लर वालीच होती माझ्या घरात सगळे पार्लर वालेच आहेत. फक्त मी त्यात तेव्हा इंटरेस्ट घेतला नाही शिकायला, पण आता मी पण लावणारे म्हणजे बघतीये इथे. तर बाकी मेकअप ऑर्डर आणि मेहेंदीच ऑर्डर तर माझे चालूच असतात.

सगळे कलर बार चे युज करते मी हुडा चे आणि कलर बार बाकी मी नाही.

कलर बार हुडा आणि अ ते दुसरं म्हणजे काय ग,

आणि हेअर स्टाईल येति का तुला करता छान.

आग ऑर्डर्स घेते मी ब्राइडल्स च्या म्हंटल्या वर ते मला ते सगळं येतच असणार अरे वाह चांगली गोष्ट मग मग मला पण अ

पन तुझ्या कड काही वेगळं असलं तर मला मग शिकाव.

म्हणजे मी टाकत असते फोटो तर त्यातलं तुला काही आवडत असेल तर मला सांग.

नंबर सेव करते म्हणजे व्हाट्सअँप ला जर तू काही स्टेटसला वैगेरे टाकलं तर मग मला दिसेल ना.

मग तू काय घरातूनच करते तू? नाही नाही माझं तर शॉपे कॉर्पोरेशन ला.

मग काय स्वतःच का रेंट ने घेतलेलंय?

परवडत ना होतंय ना म्हणजे येतात ना पार्लर च्या भरपूर असं होत ना तुझ्या ऑर्डर वैगेरे. हो म्हणजे काय कॉर्पोरेशन जो मनपा चा एरिया नाही का

चांगले चांगले फोटो मला झालाय लग्न कार्यांचा.

लग्न कार्या मधले का टाकलेलेत का फोटो तू, हो आहेत ना माझ इन्स्टाग्राम ला एक पेजे.

तर त्या वरती तू पाहू शकतेस जे काय मी, आत्ता परियंत काय काम केले असतील ना त्याचे फोटोस आहेत तिथे.

मग काय मुली कामाला ठेवल्यात का का तूच असते? नाही मुली वैगेरे नाही मीच असते. एवढं मुली वैगेरे नाही मी करते मॅनेज तेवढं. अच्छा म तू अ हेअर स्पा वैगेरे करते का, त्यांना पगार किती देयचा आणि आपण किती घेयचा

खार मी काही नाही मला नाही माहिती आग ते सगळं म्हणून ना मी कोर्स लावला. तू शिकून घे लवकर आणि म्हणजे तू माझ्या इथे जॉईन कर

आपण राहू आणि तुझं काम पण अ होईल.

हो हो हो नाही बरोबर आणि कस ग, ओळखीच्या पार्लर मध्ये गेलं ना जरा बर आपल्याला दुसरीकडचे माहिती नसतात ना पार्लर.

च्या त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही ना टाईमिंग आपल्याला जरी उशीर झाला येयला तरी ऍडजस्ट होऊ शकत ना.

अपॉइंटमेंट अपॉइंटमेंट बेसिस वरती असत माझं कि कोणी घेतलीच, कि भेटायची वेळ घेतली कि तशी मी जाते त्यांना. हा म्हणजे मला असं वाटलं दहा ते आकरा वाजता ओपन करते का काय पार्लर नाही नाही असं नाही आपलं एकदा अपॉइंटमेंट बेसेस वरती असत, अपॉइंटमेंट असेल तरच तिथे त्या आपण टाईमिंग ला असतो. अच्छा अच्छा अच्छा चांगलय म्हणजे मग नाही का घरातलं उरकून वैगेरे जायचं मग उशीर होतो ना, हो आता चाललंय कुठं तरी बाहेर फिरायला जायचं.

हा आत्ताच आम्ही युग आत्ता पर्वा मध्ये जाऊन आलोय आम्ही इकड.

आत्ता आठ दिवसा पूर्वी आम्ही जाऊन आलेलो मी पहिलाच नहुत ते खूप छाने अग. ते मस्तय श्रीवर्धन शंकराच मंदिरे,

खूप सुंदर आम्ही फोटो पण खूप छान तुला मी ना व्हाट्सअँप वर, फोटो सेंड करते खूप सुंदर फोटो आलेत अग. पाण्यामध्ये आम्ही खूप खेळलो खूप मज्जा केली आम्ही,

लग्ना नंतर लगेच कोरोना लागला ना तर लॉकडाऊन सगळं तर तेव्हा कुठं जाता नाही आलं.

आता बाळ छोटय त्यातही कुठं जात नाही आलं त्याच्यामुळं मला कुठं जाताच आलं नाहीये एवढ्या दिवसांमध्ये आता चाललंय प्लॅनिंग,

कि त्या माणसाने त्याला नेलं ना एवढ्या लांब हॉर्स नि, तो माणूस तिथंच थांबला आणि त्याला म्हंटलं कि ह्याला तू सोडून ये म्हणून,

वर माझ्या मुलाला घेऊन आला एकटाच, हॉर्स आणि आम्ही जिथे थांबलो ना

पुढे नाही गेला पाठीमागे नाही गेला म्हणजे त्यांना हॉर्स ला कस कळत,

हो तुझी मुल इंग्लिश स्कुलला कि मराठी?

आणि मुलगी तर आजीकडे राहते ना तिकडं तिकडच्या शाळेते ती.

हा शाळेत म्हणजे कस आता कॉलेज सुरुये तीच,

तर तिला मी म्हणाले होते कि ना आठवी नववी पाचवी दहावीला एलिमेंटरी च्या एक्साम्स असतात ना, त्या एक्साम दिल्या ड्रॉइंग च्या तर पुढे बार दहावी बारावी नंतर सोप्प पडत पण तीनि काय केलं,

आणि मैत्रिणी मैत्रिणी नि ठरवलं काय तरी,

आणि मग तिला ऍडमिशन च्या वेळेस प्रॉब्लेम झाला ना,

तर तिला त्याच्यामध्ये ड्रॉईंग बनवू शकतात ना कार्टून वैगेरे छान ते ऍनिमेशन वैगेरे म्हणजे

हा म तिला ऍनिमेशन ला ऍडमिशन भेटलं, मग आता शिकतीये ती म्हणलं आता बघू म मला आता मुलाला तेच म्हंटल,

ह्याच ह्याची पण मिस होयची एक्साम ना.

म्हणून मी विचार विचार म्हंटल कालच त्याला सांगितलं, कि तू विचार एक्साम कधीये म्हणजे मग तस आपण एलिमेंटरी च, काय काय एक्साम ला येतंय ते जरा प्रॅक्टिस करू ना. म्हणजे तू एलिमेंट्रीला हो बाई आता दुसऱ्या वेळी आता आमचं अजून छोटस त्याच्यामुळे त्याच्याह्याणी बघू आता कस काय काय काय पुढं येईल.

अजून तरी

शाळेमध्ये आता त तीन सडे तीन पासून घालू शकतो.

तीन सडे तीन वर्षानंतर घालतात मुलांना शाळेत. आणि म्हणजे इथे कुठे आहे का आपलं असं लहान मुलांसाठी,

हो चांगलय तिथं शाळा आता छोट्या छोट्या ना असं नर्सरी वैगेरे पण अगोदर, आणि मोठ्या स्कुल सुद्धा आहेत तिकडे, म्हणजे पण तो आता सहा महिन्याचं सात महिन्याचं काय तरी तुला असं काय वाटत कि इथे कुठे आहे का असं काही चांगलं कि जिथे त्याला मी टाकू शकते.

अ इकडे ना असं इरो किड्स म्हणूने,

अ ते न्यूरॉन लॅब म्हणूने,

बघाय्लापाहिजे आता फी वैगेरे काय घेतात ना आता जरा बदललाय ना फीस वैगेरे पण,

पहिली दुसरीच्या मुलांचीच एवढी फी आहे आता,

कॉलेजला पण कॉलेज च पण एवढे पैसे लागत नाही तेवढे,

त्यांचीएक एक लाख रुपये असतात, पहिली दुसरीच्या फीये इंग्लिश मेडीयम ला आता,

कंप्लेंट झालं पण जाऊदे शिक्षण घेतलं असत मी तेवढ्या पैश्या मध्ये. खरी गोष्टय खरंच बाई खरंच खूप डेंजर, माझा मुलगा तुमचा काय फ्लॅट आहे का घर आहे साधं?

फ्लॅटे का घरे खाली असं, फ्लॅट ये फ्लॅट फर्स्ट फ्लोअर वर फ्लॅट ये पहिल्या मजल्या वर फ्लॅट ये हा आमचा पण फ्लॅट ये

आपण जराशे त्यांनाफ्रीडम मार्केट त्याच्यामुळे त्यांना काय परत परत भांडायचं नाही आहे असा फ्लॅट कि ओके,

हा नाही अग चांगलंय ना स्वतःच बंगला असला ना,

काही नाही कुंड्या ना झाडांना वर पाणी टाकलं तरी खाली ओरडतात पाणी आलय खाली. आवाज पण कोना कोणाला मोठा केलेला चालत नाही. असं पण असत ना फ्लॅट मध्ये शेजारी शेजारी असे चिटकून फ्लॅट असले तर,

हो बरोबर स्वतःच घर आपण झाड वैगेरे पण वेगवेगळे लावू शकतो, छान छान अशी नाही का,

लावू शकतो सगळी लावू इथं फ्लॅट मध्ये नाही लावू शकत ना आपण. नाही बाबा मला फ्लॅट सिस्टिम आवडतच नाही. ते नुसते दरवाजे लावून टाकतात कोण कोणाच्या शेजारी कोण राहतंय, ते हि मला अजून चार वर्ष झालं मी एका आम्ही फ्लॅट घेतलाय,

एवढं काळात कि त्यांच्या घरात कोण तरी राहतंय.

मोठे मोठे बांधून ठेवलेले असतात त्यांनी त्याचे, म्हणजे ते नॉर्मल आता आम्ही चौघ जण राहतो, आमची एक बकेट भरते म्हणजे नाही का,

अ म्हणजे ते बाबा त्यांच्या दोन मुली तिथल्या अ,

एकवीस बावीस एज च्या वाटत

पण तिघांचा असा काय कचरा होतो ना घर मध्ये कि तुम्हाला दोन मोठ्या मोठ्या काळ्या पिशव्या भरून बाहेर ठेवावं लागतो रोज.

सुका कचरा ओला कचरा वेगवेगळा असतो ना

कस सांगू मी तुला त्या टेबले च्या उंचीच असतपिशव्या एवढ्या मोठ्या मोठ्या, दोन असतात गच्चं बाहेर भरलेल्या,

काय कापून त्या पिशव्यां मध्ये भरतात का काय ते पण माहित नाही,

त्या तुला माहितेय का टीव्ही वर सांगितलं होत माग, ते एका मुलानी त्या मुलीला कस हे केलं होत,

तिचे काय तरी छत्तीस तुकडे केले का काय तरी बाबा

हो हो हो बरोबर किती डेंजर बाई, त्यांच्यासाठी नवीन फ्रिज घेतलं होत घरा मध्ये ठेवून, कि तिचे तुकडे करून फ्रिज मध्ये ठेवायच कोणाला बाहेर कळू नाही.

ती खुश झाली असती तो दोघे सुखानं राहिले असते.

म्हणून लिविंग रिलेशनशिप ना ते नकोच वाटत.

अग तुला सांगू का आजकाले ना मुलींनाय ना कळायला पाहिजे किंवा काय अश्या स्वतःच्या संरक्षणा करीत करायला पाहिजे ना

ते हि बरोबरचे पण एकटी बाई असल्यावर आणि तो हि मुलगा त्यांनी जर ऑलरेडी प्लॅनिंग करून ठेवलेला असेल,

कल्पना सुद्धा नाही तर ती काय करणार करून करून तरी काही नाही.